एक रस्ता आहे रस्त्याला पिवळी काळी पट --

प्लॅस्टिक चा टेबल आहे अह-ल-अह लाकडी कपाटांमध्ये ब-अ कप्प्यामध्ये वेगवेगळी पुस्तके ठेवलेली आहे पुस्तकांचे कलर वेगवेगळे आहेत.

प्रगती बूक सेंटर असे अह अह अह दुकानाचे नाव आहे. स दुकानाचे नाव आहे. खूप मोठा रस्ता आहे.

ही एक शाळा आहे शाळेमध्ये अह शाळेमध्ये मूल लोखंडी बेंचवर बसलेले आहेत.